हि एक अ जीम आहे आणि जीम मध्ये खुप अ प्रकारचे वस्तू दिसत आहेत आणि जीम च्या बाजुनी टेबल पण दिसत आहे आणि अ --

आणि बाजुनी पण एक दुकान दिसत आहे.

अ अणि भिंती वरती पोस्टर लावलेले दिसत आहेत.

दिसत आहे आणि अ वरती खुप सारे मोठे मोठे लाइट पण दिसत आहेत आणि खाली खुप सारे अ गाडीचे चाक अ --

हा एक अ मोठा रोड दिसत आहे आणि रोडच्या अ मधात एक अ गां --

हे एक ज्युस सेंटर दिसत आहे आणि अ ज्युस सेंटर व वरती अ एक मोठासा टेबल आहे त्या टेबल वरती --

हे एक अ ग्राउंड अ दिसत आहे आणि अ ग्राउंड मध्ये खुप बारिक बारिक अ गवत पण दिसत आहे आणि आजु --

अ तिथं कुंडीत ठेवलेली अ झाडे पण लावलेली आहेत.

हे एक गाड्या रिपेरिंग च दुकान दिसत आहे आणि या दुकाना मध्ये खुप सारे रॅका दिसत आहेत रॅका मध्ये चाक ठेवलेले दिसत आहे आणि दोन अ --